मला ट्रॅव्हलिंग करायची होती आपल्याला गोव्याला जायचं होतं आम्हाला. तर त्यासाठी तुम्ही मला इन्फॉर्मेशन देऊ शकता का? की मला कसं जावं लागलं, त्यासाठी काय काय मला स्टेप फॉलो करावे लागतील? त्याबद्दल, जसं की आम्हाला प्लान आहे की गोव्याला जायचंय.

ठीक आहे. तर कुठल्या अशा सीजनमध्ये आम्हाला जायला ठीक राहील? कुठल्या पण सीझनमध्ये गोवा ठीक आहे. नाही, पण मी असा ऐकलं होतं ना की पावसाळ्यामध्ये गोव्याला असं म्हणजे बीचवर जाणं मनाई असतं.

हिवाळ्यामध्ये बेस्ट आहे. पण हिवाळ्यामध्ये गेला तर मग तिथे थंडी जास्त असते का? नाही ऍक्च्युली तिथे दमट वातावरण आहे ना तिथलं. दमट वातावरण असल्यामुळे तिथे थंडी नसणार. नाही थंडी तेवढी अशी फारशी वाटत नाही थांडी. मग आपल्याला तिथे जायचं आहे तर मग जाण्यासाठी काय साधन आहे? कसं जावं लागल? अं जाऊ तुम्ही कशाने पण जाऊ शकता. तुम्ही ट्रेनने पण जाऊ शकता, अं प्लेन ने पण जाऊ शकता, तुम्ही स्वतःची फोरविलर घेऊन पण जाऊ शकता. बट जर का तुम्ही ट्रेन ने वगैरे गेले पण मग तुम्हाला तिथे फिरायचं आहे तर मग तुम्हाला तिथे कॅब बुक करावी लागते.

आपल्याकडे ऑटो वगैरे आहे तसं ऑटो सेवा आहेत का तिकडे? अं, नाही मला दिसला तर नाही. अच्छा ठीक आहे. त्यानंतर आपण तिथे गोव्याला गेल्याच्या नंतर तिथे थांबण्याची काय सोय असते, कसं थांबायचं तिथं? भरपूर सारे हॉटेल्स असतात, रिसॉर्ट असतात.

त्यांची बुकिंग कशी असतात ते आपल्याला ऑफलाईन करावे लागतात की ऑनलाईन करावे लागतात? ऑफलाइन पण करता येते आणि ऑनलाईन पण. करता येते. जर तुम्हाला इथूनच सगळं ठरवायचं आहे तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून ठेवू शकता.

आता ते सगळं ऑनलाईन सगळं अवेलेबल आहेत ना हॉटेल वगैरे तिथे अवेलेबिलिटी पण दिसते. कुठे काय आहे काय नाही आहे. अच्छा अच्छा आपल्याला इथून जर आपल्याला असं नागपूर वरून जायचं आहे तर गोव्याला जायला साधारणता किती वेळ लागलं? आपण ट्रेन ने गेल्यास गेले असल्यास साधारणता किती वेळ लागेल एक अंदाजे?

गोव्याला मग असं काय बघण्यासारखं आहे तसं? म्हणजे भरपूर काही आहे. बीचेस आहे, अच्छा. तर आपण असं बिचेसवर गेलो तर बिचेसवर काय असतं असं. काय म्हणतात आपण जसं एडवेंचर्स वगैरे असतात का? बघायला तसं सगळं निसर्गरम्यच आहे सगळं तिथे.

गोव्यामध्ये, बियर. बिअर फेमस आहे?

अल्कोहोल. अल्कोहोल साठी जातात का लोक तिथे?

अच्छा. आणखी काय आहे जे आपण गोव्यामध्ये काय काय बघू शकतो? एक तर बिचेस झालं आणखी, बिचेसच्या व्यतिरिक्त काय असतं? आणि भरपूर काही आहे तिथे. जसं शिप कॉटेज आहे तिथे आपल्याला पूर्ण फुल डे पूर्ण शिप वर राहू शकतो आपण. त्याचे चार्जेस वेगळे असतात. तुम्हाला जर दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे एडवेंचरस् ठिकाणी तिथले चार्जेस वेगळे असतात. म्हणजे सगळ्या ठिकाणी चार्जेस आपल्याला पे करावे लागतात.

आणि बुकिंग करायला त्यांच्या ऑफिसेस असतात. सपोज आपल्याला आता बिच इथे शिप वरती जायचंय किंवा स्नो पार्कला जायचं आहे. तर तिथे तुम्हाला त्यांच्या ऑफिस बनलेले असतात त्या ऑफिसमध्ये जावं लागतं. त्या ऑफिस मध्ये जाऊन तिथे बुकिंग करावं लागते. की मला या या टाईमचा इतके इतके वेळेचा शो हवा आहे म्हणून आणि मग ते बुकिंग करून देतात मग त्यांच्या थ्रू ते आपल्याला पाठवतात. स्नो पार्क हा काय असतो कसा असतो? त्यांनी ऍक्च्युली काय एक थोड्या याच्यामध्ये, परिसरामध्ये काय केलंय. टेंपरेचर मेंटेन करून ठेवलाय. समथिंग. हा. तर तिथे त्यांनी समज स्नो जसा आपण शिमला कसं जातो.

थोडी फील असते ती त्या टाईपची. आणि आत मध्ये गेम्स असतात आणि पूर्ण स्नो असतो. नाही ते जस स्नो पार्क असतो तो इनडोअर असतो की आऊटडोअर असतो?

इनडोअर आहे म्हणजे . तर मी तेच सांगत आहे की एका पार्टीकूलर याच्यामध्ये. टेंपरेचर मेंटेन करून ठेवलं आहे त्यांनी तापमान. तापमान अच्छा. तर म्हणजे आपल्याला तो फील येतो.

अच्छा. त्याव्यतिरिक्त काय असतं तिथे आणखी? आणखी काही गेम्स असतात तिथे आत मध्ये छोटसं बिअर शॉप आहे त्याच्या.

आणखी काय काय असतं आणखी त्याच्यामध्ये? ते सगळं तिथे तुला खेळायला असते भरपूर. खेळण्यासाठी असतं. असं जर आपण काही लहान मुलांना सोबत घेऊन गेलो.

कुठे स्नो पार्क मध्ये.

स्नो पार्कला तुम्ही एक तर पाच किंवा एकदम लहान मुलांना तर घेऊन जाऊ शकत नाही. जवळजवळ दहाच्या वर वगैरे आहे. दहाच्या वर. बरोबर. अच्छा. एका पर्टिक्युलर लेवेल पर्यंत असते थंडी सहन करू शकतात ना मुलं?

आणि तिथे जायला ते लोकं आपले ते देतात कपडे देतात कॉस्च्युम देतात ते आत मध्ये जायला.

तर आपल्याला कॉस्च्युम म्हणजे आपल्या नॉर्मल ड्रेस नाही चालणार त्यांचे कॉस्च्युम घालून. नाही आपले, नाही नाही आपला नॉर्मल जे आपण घातलेले राहतो ते घालतोच तर ते काहीतरी देतील वरून घालायला. शूज देतात, कॅप देतात. अच्छा. आणि त्या व्यतिरिक्त जर शिपवर जायचं असेल तर त्यासाठी काय असं वयोमर्यादा असतात का? नाही. छोट्या मुलांना. नाही जाऊ देतात .

आणि सिंगल बोटिंग वगैरे करू शकतात का ते जे आपण बिचवर जातो ना? स्वतः राईड करत असतो.

जेवणाचा काय असतं कसं काय असतं? जेवणाचं ते हॉटेलमध्ये पण असते आपण जिथे थांबलो असतो तिकडे पण बिचेसवर असं काही खाण्यासाठी फास्ट फूड वगैरे काही असतात का?

कुठले फास्टफूड असतात तिथे ? तिथे तर सगळं जास्तितजास्त कोकोनट ऑइलचा युज होत असतो. अच्छा कोकोनटच तेच जास्त असतं.

ठीक आहे. थँक यू स्नेहा मला पूर्ण माहिती दिल्याबद्दल.